ही एक बिल्डिंग आहे त्यासमोर काही गाड्या पार्किंग केलेल्या आहे आणि इथे एक टायटन च शॉप आहे साईड ला आयडिया चा शॉप आहे टायटन च्या शोरूम च्या साईडला वर्ल्ड टायटन असा एक शॉप आहे आणि तीन मजली बिल्डिंग आहे.

इथे खूप साऱ्या बिल्डिंग आहे बिल्डिंग च्या आजूबाजूला झाडी आहेत आणि बिल्डिंगच्या मागे ग्राउंड आहेत त्या ग्राऊंड च्या मागे सुद्धा नदी आहे आणि त्यामागे डोंगर आहे अन बिल्डिंगच्या समोर गाड्या पार्किंग केलेल्या आहे.

एक कोटक महिंद्रा बँक आहे जी बंद आहे आणि त्यासमोर खूप साऱ्या गाड्या पार्किंग केलेल्या आहे एक सायकल आहे आणि एक सीडी आहे आणि एक होल्डर आहे त्या होल्डर वर बॅगस ठेवलेल्या आहे एक व्यक्ती आतमध्ये जात आहे.

हे एक आयकर भवन आहे धुळे येथील हे आयकर भवन आहे त्या आयकर भवन समोर कार जात आहे एक गाडी आहे त्यावर एक पुरुष आणि त्यांची मुल बसलेली आहे त्यासमोर एक गाडी जात आहे त्यावर एक माणूस आहे त्या--